खुप वायरे आहे. खुप भारी वाटत आहे. छान वाटत आहे. इथ रेलवे ट्रैक आहे. खुप भारी वाटत आहे. खुप छान वाटत आहे. खुप भारी--

द इथ एक बस स्टॉप आहे. इथ दल्ले माणस खूप आहे इथ बाया आहे एक छोटा मुलगा आहे. इथ खूप बस स्टॉप आहे. इथ बसण्याची व्यवस्था खूप आहे.

इथं खुप छान निसर्ग आहे. मोठे मोठे घर आहे. एक मोठा ताजमहल वाटते. खाली हिरवगार वातावरण आहे.

मुले शाळेतून सुटून बस मध्ये चालले आहे. इथं व्यवस्था आहे खूप जेवणाची व्यवस्था खूप चांगली आहे इथं बसण्याची भी व्यवस्था आहे.